हे मोठं च्या मोठं असं ग्राउंड दिसते.

समोरच अश्या वस्तू आहेत मोठ्या मोठ्या पांढऱ्या कलरमध्ये दगडी कलरमध्ये .

या दगड आहेत परत दोन मानस आहेत.

त्याच्यामध्ये ती दोघ माणसं बसलेली आहेत.

त्याच्यावरती बोर्ड आहे टॉप इन टाउन परत खाली एक काळया कलर मध्ये--

इथे मोठाच्या मोठा असं धबधबा आहे आणि पाणी भरपूर आहे.

तो सेल्फी काढत आहे परत हातात घातलेला वॉच आहे.

लाल पट्टे आहेत त्याला समोर असं गेट आहे.

व एक बॅग घेतलेली आहे परत त्यांच्या हातामध्ये काही इन्व्हलप आहेत.

त्या साइडला बॅग दिसतात शूज दिसाय लागलेत.

इथ बरच असे मासे आहेत सुरमई पापलेट.

तिथं माणूस खुर्ची टाकून बसलेला आहे तो त्याच्या बाजूला दोन असे बॅरेल आहेत.

त्याच्या बाजूला ते मासे कापण्यासाठी तिथे काय काय साहित्य दिसत आहे.

ते घोड्यावर स्वार असून त्यांच्या हातात तलवार आहे.

हे एक चर्च दिसतंय आणि चर्चच्या बाहेरच--

काही अशी कपाटात उभे करून ठेवलेले आहेत समोर अशी खिडकी आहे.